एक समुद्र आहे तिथ रेती आहे तिथ पाणी आहे आत मध्ये माणस आहेत वर निळ आकाश आहे माणुस खुर्ची घेऊन बसले आहे त्याच्या माणुस माणुस एक टोपी घातलेला आहे आणि माणुस तिथ बघत बसले --

एक अ बिल्डिंग आहे त्याच्या समोर अ बस आहे एक एस.टी ग अ पाण्यातन जायला लागली आहे आणि पावसानी पाणी भरलेल आहे ते वेल्डींग चा कलर पिंक आहे आणि गाडी पाण्यात बुडायला लागलीय.